एक माणूस खुर्ची वर बसलेला आहे टेबल मांडून. अ एक माणूस रिक्षा मध्ये बसलेला आहे. एक माणूस टेबलावर हात टेकून वाकून उभा आहे.

हे एका गार्डन मधील दृश आहे ही लहान मुलांची खेळण्याची घसर गुंडी आहे.

हैं एका रेल्वे ट्रैक चे दृश्य आहे एक रेल्वे उभी आहे अस वाटत आहे.

हे एका रेल्वे स्टेशन वरचे दृश्य आहे. एक रेल्वे उभी आहे अह माणसे आहेत. एक पेटी राहिलेली आहे तिथे वरुण पत्र्याचे शेड आहे.